ही खुप सारी हिरवळ दिसत आहे.

एका शिडी वरती उभा असलेला आणि फिटींग करतानी दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला एक कार्यालय दिसत आहे जे चंद्रपुर येतील आहे.

अ खुप सार्या इक्विपमेंट ह्या फोटो मध्ये आपल्याला दिसत आहे खुप सारी लाइटिंग आहे.

या बर्थडे सेलिब्रेशन मध्ये एका छोट्या मुलीचा बर्थडे आहे असे दिसत आहे आणि खुप सारे फुगे लावलेले आहेत.

लग्नासाठी सुं केलेला सुंदर अशे स्टेज दिसत आहे ज्यामंधे --

या फोटो मध्ये आपल्याला खुप मोठा असा डोंगर दिसत आहे तसेच अ एक अ रोड दिसत आहे आणि खुप मोकळी जागा आहे.

ते पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे आहेत ते खुप अ सुंदर अशा हिरवळ अ हिरवळ गवता मध्ये बसलेले आहे.

आणि एक अ खंबाही त्या गोल मध्ये अ लावलेला झेंडाचा दिसत आहे.

या फोटो मध्ये आपल्याला एक खुप मोठी अशी ग्राउंड दिसत आहे. आणि ह्या ग्राउंड वरती खुप सारे लोक.

ग उर्दु मध्ये कायतरी लिहिलेलं दिसत आहे.

तसेच वर लाइटिंगचा एक बल्ब आहे. आणि --

हा फोटो आपल्याला एका कॅफे मधला दिसत आहे.

या फोटो आपल्याला एक खुप उंच अशी बिल्डींग दिसत आहे.

हे मंदिर बगण्यासाठी हे दृश्य बगण्यासाठी खुप सारे लोक आलेली दिसत आहेत.

अ विमान मजदुर अ कोंग्रेस भवन अशे कोंग्रेसचे ऑफिस आहे.

आणि येथे काही व्यक्ती दिसत आहेत जे की पेंट करत आहेत तसेच समोर मोकळी जागा आहे.

येथे खुप सारे माणसे विक्री करण्यासाठी तसेच काही विकण्यासाठी बसलेले दिसत आहेत.